तर दिवसभरात आठ किंवा नऊ कामे करण्याचे लक्ष्य असलेली व्यक्ती जास्त यशस्वी होते. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की पहिली व्यक्ती कालावधीला जास्त महत्व देते तर दुसरी व्यक्ती वेळाच्या गुणवत्तेला आणि त्यामुळे त्यांच्या यशाला फरक पडतो. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा नववा सिद्धांत स्वतःला शिस्त लावा अव्यवस्थित जगण्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण होतात. सगळयात मोठी समस्या म्हणजे आपला वेळ अनावश्यकरीत्या वाया जातो. आपणच त्याला जबाबदार असतो. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा नववा सिद्धांत आहे स्वतःला शिस्त लावणे. एखादा महत्वाचा कागद किंवा फाइल न मिळणे हे अव्यवस्थितपणाचे सर्वत्र आढळणारे उदाहरण आहे. या सवयीमुळे office मध्ये काम करणारे लोक रोज जवळजवळ तीस मिनिटे कागद किंवा file शोधण्यात वाया घालवतात असा अंदाज केला जातो. आळस किंवा घाईघाईमुळे आपण एखादी वस्तू जागेवर ठेवत नाही आणि मग ती शोधण्यात office किंवा घर अस्थाव्यस्थ करून टाकतो. शेवटी ती वस्तू अशा जागी मिळते जिथे ती ठेवायलाच नको होती. अव्यवस्थितपणाचे आणखी एक रूप म्हणजे आजारपण संतुलित आहार अनियमित अनियमित झोप काळजी ताणतणाव आणि इतर.

आजारपण आले की आपले कितीतरी दिवस वाया जाऊ शकतात कारण या दिवसांत आपण कोणतेही रचनात्मक किंवा आव्हानात्मक काम करण्याच्या स्थितीत नसतो आजारपणमुळे वेळ वाया गेला की वाईट वाटते. कारण आपण केवळ हलगर्जीपणामुळे आजारपण ओढवून घेतलेले असते. नियमित संतुलित आहार तसेच व्यायामाने आपण बहुतेक व्याधींपासून दूर राहू शकतो. बेशिस्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी आहार घेणे जास्त खाल्ले की आपल्याला सुस्ती येते आपली एकाग्रता आणि उर्जा कमी होते परिणामतः आपण चांगल्याप्रकारे काम करू शकत नाही दुसऱ्या बाजूला गरजेपेक्षा कमी खाणेही हानिकारक आहे कारण तसे केल्यास आपल्याला अशक्तपणा जाणवतो किंवा डोकेदुखीचा त्रास होतो आपण लवकर थकतो चिडचिड होते आणि कामात मन लागत नाही कामासाठी लागणारी उर्जा कमी पडते अनावश्यक चर्चा करत बसणे हे देखील बेशिस्तीचे उदाहरण आहे ही चर्चा प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्षरीत्या म्हणजेच phone वर असेल ती एक प्रकारची बेशिस्तच असते phone वर चर्चा करण्याआधी आपल्याकडे काय बोलायचे आहे त्याचे मुद्दे तयार असतील तर ती चर्चा सार्थ होते पण जर आपण phone वर अनावश्यक गोष्टी बोलत बसलो आणि जरुरीच्या गोष्टी विसरून गेलो तर नक्कीच ते आपल्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे आणि वेळेच्या अपव्ययाचे उदाहरण आहे एखाद्याकडे appointment शिवाय जाणे हे देखील बेशिस्तीचे एक उदाहरण आहे जर तुम्ही appointment शिवाय गेलात तर तुम्हाला वाट बघत बसावे लागण्याची शक्यता असते आणि मग त्यात वेळ वाया जाऊ शकतो असे ही होईल की ती व्यक्ती तुम्हाला भेटणारच नाही मग तुमचा येण्याजाण्याचा सगळाच वेळ वाया जाईल तुमची दिनचर्या जर व्यवस्थित असेल तर तुमचे जीवनही व्यवस्थित पार पडेल. जर तुमचे जीवन व्यवस्थित असेल तर तुम्ही वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगही करू शकाल वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दहावा सिद्धांत वेळापत्रक बनवा ज्याप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी अंदाजपत्रक बनवणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेळ वाया जाऊ नये म्हणून वेळापत्रक करणे आवश्यक आहे. यासाठी वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दहावा सिद्धांत आहे वेळापत्रक बनवणे तुमचे वेळापत्रक दोन प्रकारचे असेल पूर्ण वेळापत्रक आणि संक्षिप्त वेळापत्रक. पूर्ण वेळापत्रक. पूर्ण वेळापत्रकात तुम्ही दिवसभराची म्हणजे चोवीस तासांची योजना आखता संक्षिप्त वेळापत्रकात फक्त मर्यादित वेळेची योजना आखता. आता पूर्ण वेळापत्रक कसे असते ते बघू या जसे उदाहरण आठ तास झोप आणि स्नान दोन तास नाश्ता दुपारचे आणि रात्रीचे जेवण दोन तास टीव्ही टीव्ही बातम्या वर्तमानपत्र मासिक पुस्तक वाचन इत्यादी एक तास office मध्ये जाणे येणे प्रवासात लागणारा वेळ एक तास सामाजिक जीवन दोन तास कुटुंबासाठी वेळ आठ तास कामकाज आणि नोकरी किंवा व्यवसाय संक्षिप्त वेळापत्रक संक्षिप्त वेळापत्रकात तुम्ही पूर्ण दिवसाची योजना न बनवता फक्त आपल्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या तासांची योजना बनवता समजा तुम्ही दररोज आठ तास काम करणार आहात तर तुम्ही स्वत ला सांगता की मी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करीन यात तुमच्या इतर कामांची आखणी नसते यात फक्त कामाच्या तासांची आखणी आहे जर एखादा दिवस किंवा एखादा आठवडा तुमच्याकडे नेहमीपेक्षा जास्त काम आले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकातील एक दोन तास वाढवू शकता अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःशी म्हणाल मी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सात किंवा आठ वाजेपर्यंत काम करीन संक्षिप्त वेळापत्रक बनवणे आणि त्याचे पालन करणे सोपे आहे

तर पूर्ण वेळाचे वेळापत्रक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश देईल कारण ते संतुलित आणि संपूर्ण असते वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा अकरावा सिद्धांत कर्म करत राहा उ~ उत्तम लक्ष्य सर्वोत्तम योजना असूनही तुम्हाला अपयश येऊ शकते जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली तर कर्म हे जादूचे तत्व आहे जे तुम्हाला निश्चित यश देईल. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा अकरावा सिद्धांत आहे कर्म करत राहा मेहनतीशिवाय यश मिळत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तरीही आपण मेहनत करत नाही कामाची टाळाटाळ करतो

hello श्वेता मला तू विमा बद्दल थोडी माहिती सांगू शकशील का आणि त्याचे किती प्रकार आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकशील का जीवन विमा मानवी आयुष्यात अकस्मित येणारा मृत्यू अपंगत्व अपघात निवृत्ती इत्यादी सारख्या घटनांची संबंधित आर्थिक संरक्षण देतो

तर घरात येणाऱ्या उत्पन्नामध्ये घट होते

मानवी आयुष्य अमूल्य असते पण भविष्यातील वर्षांमध्ये होणारे उत्पन्नाच्या तोट्यावर आधारित एक आर्थिक रक्कम ठरवली जाऊ शकते म्हणूनच जीव विम्या मध्ये सरंक्षण रक्कम किव्वा तोटा झाल्यास देणारी येणारी खात्रीला येत असतात हि लाभ मार्गे मिळते जीवन विमा उत्पादने त्या व्यक्तीचेआयुष्य संरक्षित केले आहे त्या व्यक्तींच्या पॉलिसीच्या काळात मृत्यू झाल्यास व अपघातामुळे अपंगत्व आल्यास पैशाची एक ठराविक रक्कम देती

जीवन विम्याची गरज कोणाला असते तर सर्वप्रथम ज्यांना कुटुंबाला आधार द्यायचा असतो ते घरातील कमावते असतात अशा कोणालाही जीवन विम्याची गरज असते कुटुंबाला देत असलेले आर्थिक मूल्य पाहता गृहिणींना ही जीवन विम्याची संरक्षणाची आवश्यकता असते अगदी लहान अगदी अगदी लहान मुलांच्या भविष्यातील उत्पन्नाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ही जीवन विम्याचा विचार करता येऊ शकतो

किती जीवन विमा आवश्यक्य असतो तुम्हाला जीवन विम्याच्या किती संरक्षणाची गरज आहे ही अनेक घटकावर अवलंबून असते उदाहरणार्थ तुमच्यावर किती व्यक्ती अवलंबून आहे तुमच्यावर कर्ज आहे किंवा तुम्ही काही गहाण ठेवले आहे की नाही तुमच्या कुटुंबासाठी कोणत्या प्रकारची जीवनशैली तुम्हाला हवी आहे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला किती गरज आहे तुमच्या गुंतवणुकीच्या गर्जा काय आहेत तुम्हाला किती रक्कम परवडू शकते तुमच्या विम्याच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि योग्य प्रकारचे संरक्षण सुचेल अशा insurance agent किंवा broker यांची मदत तुम्ही घ्यायला हवी policy विकत घेण्यापूर्वी मी कोणकोणत्या गोष्टी त्यात बघायला हव्या तारखेची उपलब्ध ची खात्री lock in card किती आहे भराव्या लागणाऱ्या हफ्त्याचे तपशील हप्ता चुकला तर त्याचे कोणते परिणाम होतील पुनरावृत्ती व आशा अटी कोणत्या आहेत policy कालावधी किती आहेत कोणते शुल्के कापून घेतली जाणारआहे त्यावर कर्ज उपलब्ध आहे का इत्यादी गोष्टी तुम्ही तपासून बघायला हव्या विमा company द्वारा policy धारकाला गुंतवणुकीशी संबंधित कोणती माहिती दिली जाते वार्षिक अहवाल त्यात आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात मागील वर्षात खंडांचे कामगिरी काय आहे

नियंत्रण आणण्यासाठी उचललेली पावले यांचा समावेश असलेला बाजारचा विकास इत्यादी देणे विमा company साठी बंधनकारक आहे जीवन विमा मध्ये विशेष वैद्यकीय reports देणे आवश्यक असते ते काय आहे काही proposal मध्ये entry म्हणजे शिरकाव करतानाचे वय maturity वेळेसचे वय संरक्षित रक्कम कुटुंबाचा इतिहास आणि वैयक्तिक इतिहास यावर आधारित विशेष वैद्यकीय report जोखमेसाठीच्या विचारा करता आवश्यक ठरू शकतात उदाहरणार्थ proposal जर स्थूल असेल तर electro एक gram glucose सहन करण्याची शक्ती पाहण्याची तपासणी इत्यादी विशेष report आवश्यक ठरू शकतात तर proposal तर आवश्यकतेपेक्षा कमी वजनाचा असल्यास छाती आणि फुफुसांचे आणि त्यांचा report आवश्यक ठरू शकतो Okay धन्यवाद श्वेता मला विमा बद्दल माहिती सांगितल्याबद्दल हम्म काय?

आत्ता मला वाटत सगळ्यात आत्ता recently तरी ते पठाण आली होती. हा ना. बघून, बघितलास का तो movie ती नाय मी नाय बघितला, तू बघितला? हा मी बघितल, ते म्हणजे ठीकठाक आहे, अशी काय इतक भारी आणि जेव्हढ हि लोक हे म्हणत होती कि एकदम मोठी असणार आहे तशी तर नाहीये. ते past चा movie जोडून अस connected दाखवणार आहेत ना मग बघू next पुढच्या movie कढून जरा चांगली अपेक्षा आहे. अच्छा, अच्छा, अच्छा, आह तू कुठली बघितला शेवटची movie

नाही ना, नाही मी download केला.

हम्म कारण कि मला आधीच माहिती होत म्हणजे rewies वगैरे वाचले होते कि its a म्हणजे basically remake आहे म्हणून तर इतकी काय इच्छा झाली नाही but एक म्हणजे त्याच जे Chemistry होती, रितेश देशमुख अन जे हे कौन? जेनेलियाची जेनेलिया डिसुझा हा! तर तेच म्हणजे थोडस बघण्या लायक होती काही,

लेकिन actually चांगली होती, काही चांगली होती. ते movie हम्म आशा करो कि अशाच movie येत राहूदे पुढं

बघू काय हो, पुढच्या चित्रपटाला एकत्र जाऊया. आपण कुठ्लापण आलातरी. हो, हो, हो. चालेल ठीक आहे.

चला, bye, bye

इसविसन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर, अखंड भारताचे राजे म्हणून संबोधले गेले. त्यांना father of Indian Navy म्हणजे नवदलाचे प्रमुख म्हणूनही संबोधले जाते.

केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंगतीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ केले प्राक्तीत राज्य उभारले. किनारा आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्याची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक किल्लेही उभारले. प्रशासकीय संघटना सह सक्षम आणि प्रगतशील नागरी शासन सत्ता स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशन पुनर्जीवित केले. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालवली हालचाली

असलेल्या फारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित केले. भारतीय स्वतंत्र लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी पराक्रमी कथांचा वापर केला. एकत्रित आणण्यासाठी व मनोबल वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळ्यांत जास्त मूर्ती ह्या भारतात आणि जगात असलेला हा एकमेव असा राजा आहे. ज्याच्या मुर्त्या जगात सगळ्यांत जास्त आहेत. शिवाजी महाराजांचे गनिमी कावाचे तंत्र आजही खुपशे देश उपयोग करून मोठ्या मे~ मोठ्या मोठ्या देशांना आवडतात. म्हणून शिवाजी महाराज ह्यांचे तंत्र ह्यांची बुद्धी~ म्हणून शिवाजी महाराज ह्यांना मी माझे आदर्शस्थान, प्रेरणास्थान गुरुवर्य मानतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अवि~ अविभाज्य घटक आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिव जयंती म्हणून साजरा के~ केला जातो. त्यादिवशी सगळे कामे बंद करून महाराजांचे पोवाडे गायले जातात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील वसलेल्या शिवनेरी डोंगरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. असे म्हणतात, कि शिवाई देवीच्या कृपेने महाराज जन्मास आले. म्हणून आई जिजाऊंनी त्यांचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस दख्खनमधील सत्ता विजापूरच्या अहदनगर आणि गोवलकोंडा तीन इस्लामी सुलातानात विभागली होती. शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहदनगरच्या निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल ह्यांच्या दरम्यान बदलली होती. पण त्यांनी पुणे हे नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौजही पदरी बागळली. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी भोसले अहमदनगर सुलतानचे एक प्रभावशाली सेनापती होते. त्यांना आई जिजाऊंनी शिक्षण दिले. कथा सांगितल्या आणि त्यांना लहानपणीचं प्रेरित केले. तसेच दादाजी कोंडदेवांनी किल्ले उभारणे, शत्रूंना हरवणे, घोडस्वारी करणे, इत्यादी शिक्षण दिले. इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये विजापूरच्या आदिलशाही सुलतानाचे दक्षिणेकडील राज्येवर आक्रमण केले. हे सुलाताने अलीकडे मुघल साम्राजाचे राज्य बनली होती. शहाजीराजे

त्या विजापूरचे शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादाजी कोंडदेव ह्यांना त्यांचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सोळाशे सत्तेचाळीस मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांचा पहिला महा महिना थेट विजापुर साकारला. जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या, त्यावेळी पुण्याची फार दूराव्यवस्था झाली होती. तेव्हा छोटे शिवाजी महाराज आणि कारभारी ह्याच्या हस्ते एका शेतात प्रदेश~ अं प्रदेशात सोन्याच्या मूल्यांचे नांगर फिरून जिजाऊंनी पुण्यात पुन्हा स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजी महाराज शेतात लहानाचे मोठे होत असतांना, मोठे झाल्यावरह, मोठेपणाच्या सिंहगडाच्या स्वारीसारख्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी जिजाऊंनी खंबीरपणे जिजाऊंचे खंबीरपणे मार्गदर्शन घेत राहिले. हिंदवी स्वराज्याची स्थापना साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाऊंनी स्फूर्ती दिली. हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, हि श्रींची इच्छा आहे. असं म्हणून शिवाजी महाराजांनी राय~ रायरेश्वराच्या देवळवर शपथ घेतली. आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले, आणि त्यां~ त्यांनी कल्याण हे महत्वाचे शहर ताब्यात घेतले विजापूर सरकारने ह्या संघटनाची दाखल करून कारवाईची~ कारवाई करण्याचे ठरवले. पंचवीस जुलाई ताब्यात घेण्याचा प्रयत्न विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे सरकारी मराठी अं सरदारने शहाजीराजांना कैद केले. इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये जिंजी ताब्यात घेतला. त्यानंतर कर्नाटकात आदिलशाही स्थापना मिळाल्यानंतर, महाराजांची सुटका झाली. इसवी सन सोळाशे एकोणपन्नास आणि सोळाशे पंचावनमध्ये शिवाजीरायांना आपल्या विजयात विराम दिला. आणि संथपणे आपले कायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महराजांनी पुन्हा चापामारीला सुरुवात केली. इसवी सन सोळाशे छप्पन~ इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये वादग्रस्त परिस्थिती चंद्रगाव मोरे, विजापूरचे सहकारी मराठा सरधामंदार ह्यांचा वध केला. आणि त्यांच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या hill station जवळ~ जवळीची खोरे ताब्यात घेतली. भोसले आणि मोरे घरांना व्यतिरिक्त सातवंडाचे सावंत, मुधोळचे घोरपडे, पलटणचे निंबाळकर, शिर्के, माने त्यांनी मोहिते ह्यांसारख्या अनेकजन विजापूरच्या आदिलशहाची सेवा केली होती. अनेकांनी देशमू~ देशमुखी हक्कानी गमावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या आयुष्यात खूपशी कामे केली, खुपसे किस्से केले. अफजल खानचा वध, वाघनखांनी त्याचे फाडलेले आतडे हे आजही रोमटे उभे करतात.

माझ नाव काजल, राहनार नागपूर. आज मी तुम्हाला महिला स्मक्ष्मीकरन या विषय सांगनार आहे. या आधी, बद्दल, जनून घेण्यापूर्वी स्मक्ष्मीकरन म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. साक्ष म् सशक्तीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीची ती क्षमता ज्याद्वारे त्याच्यामध्ये ही क्षमता येते ज्यामध्ये तो त्याच्या आयुष्याशी संमंधित सर्व निर्णय स्वतःच घेऊ शकते. महिला स्मक्ष्मीकरनातही आपण त्याच क्षमतेबद्दल बोलत आहोत जिथे महिला कुटुंब आनि सामाजाच्या सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वतःचे निर्णय घेतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध वाक्य जनतेला जागृत करण्यासाठी महिलांनी जागृत होणे गरजेचे आहे. तिने एकदा पाऊल टाकले की कुटुंब पुढे सरकते

निरक्षरता, लैंगनिक हिंसा, असमानता, भ्रूणहत्या, महिलांवरील घरगुती हिंसाचार, बलात्कार, यासारख्या समाजातील यांचा हक्क आणि मूल्यांचा घात करणाऱ्या सर्व राक्षसी विचारसरणींचा नाश करणे आवश्य आहे. वेशा अ

फरक निर्मान होतात जे देशाला माघे ढकलतात. भारतीय राज घटनेत अंतर्भूत सामनतेचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी अशा वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यासाठी महिलांचे स्मक्ष्मीकरन हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. लैंगगिक सामनतेला प्राधान्य दिल्य दिल्याने संपूर्ण भारतात महिला स्मक्ष्मीकरनाला चालना मिळाल्ली आहे. महिला स्मक्ष्मीकरनाचे उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक कुटुंबात लाहानपनापासूनच त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. महिलांनी शारिरीक, मानसिक आणि सामाजिक कष्टाचा मजबूत

एकशेआठवी घटनादुरुस्ती, त्यामुळे संस्थेत महिलांचा तेहतीस टक्के हिस्सा सुनिश्चित केला जातो. इतर भागातही महिलांना सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी काही टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिलांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी सरकारला मागासलेला ग्रामीण भागात जावे लागेल आणि तिथल्या महिलांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आनि त्यांचा हक्कांची जाणीव करून द्यावी लागेल जेणेकरून त्यांचे भविष्य चांगले होईल. महिला स्मक्ष्मीकरनाचे स्वप्न साखार करण्यासाठी मुलींचे आणि त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व जगभर सांगण्याची गरज आहे. लैंगनिक असमता ही भारतातील मुख्य सामाजिक समस्या आहे ज्यामध्ये पुरुष प्रधान न देशात महिला मागे पडत आहेत. स्त्री-पुरुष समानते आणण्यासाठी महिला स्मक्ष्मीकरनाला गती देण्याची गरज आहे. सर्व क्षेत्रातील महिलांच्या उधानादारा राष्ट्राचा प्राधान्यक्रमात समाविष्ट केले पाहिजे. महिला आणि पुरुषांमधील असमनता अ समस्यांना जन्म देत

हा स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्क आहे. खऱ्या अर्थाने स्मक्ष्मीकरन घडवून आणण्यात असले तर महिलांनी त्यांचे हक्कांबाबत जागरूक असले पाहिजे. केवळ घरघ्रुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याच नव्हे तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आनि सकारात्मक भूमिका बसावली पाहिजे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला आनि देशात घडणाऱ्या घडामोडी जानुन घ्याव्यात. महिला स्मक्ष्मीकरनात ही शक्ती आहे की त्या सामाजात आनि देशात खूप बदल घडवू शकतात. सामाजातील कोनत्या समस्येला ती पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने सामोर जाऊ शकते. जास्त लोकसंख्येतमुळे देशाचे आणि कुटुंबाचे होणारा नुकसान तिला चांगले समजते. उत्तम कुटुंब नियोजनामुळे तो देशाची आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सांभाळण्यास पूर्णपणे सक्षम आहे. पुरुषांच्या तुलनेत, स्त्रिया कौटुंबिक असो व सामाजिक हिंसाचार प्रभावीपणे हाताळण्यास सक्षम असतात. महिला सक्षमीकरनाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष प्रभाव असलेल्या देशाच्या जागी स्त्री-पुरुष सामनतेची मजबूती अर्थव्यवस्था असलेला देशाची जागा घेणे शक्य आहे. महिला स्मक्ष्मीकरनाच्या मद्दतीनेतीने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विकास कार कष्ट न करता सहज करता येतो. कुटुंबातील प्रत्येक गोष्टीसाठी एक स्त्री अत्यंत जबाबदार मानली जाते, म्हणून ती सर्व समस्या चांगले प्रकारे सोडवू शकते. महिला स्मक्ष्मीकरनाने संपूर्ण समाज आपोआप सक्षम होईल. मानवी, आर्थिक किंवा पार्यवरनाशी संबंधित कोणत्याही लहान मोठा समस्येवर महिला स्मक्ष्मरनी हा उत्तम आहे. गेल्या काही वर्षांत महिला आपला आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे म्हणजे भारतातील ऐंशी टक्के जी जनता आहे भारतातील ऐंशी टक्के लोक जे आहेत ते शेतकरी आहेत येवढं असुन सुद्धा भारतातील शेतकरी अगदी सधन केंव्हा भरभराटीला आलेला आपल्याला दिसत नाही त्याच्या साठी बरीचशी करणे सुद्धा आहेत कारणानं मध्ये सगळ्यात पाहिलं कारण अह जर आपण पाहायचं म्हंटल तर बरेचशे शेतकरी म्हणजे atleast अह मी जिथं राहते माझ्या जवळपास जितके हि मी शेतकरी बघते आजूबाजूला त्यातले अर्धे अधिक शेतकरी नंवद टक्के शेतकरी हे अल्प भू धारक आहेत अल्प भू धारक शेतकरी म्हणजे काय तर लोक संख्या वाढीमुळे आणि शे शेती हा परंपंरागत पारंपरिक व्हावसाय असल्यामुळे वर्षानुवर्षे वडिलोपार्जीक जमिनी असतात त्या एका generation पासून एका अह अह generation पासून ते पुढचं generation पर्यंत येतात जे आजोबाची जमीन होती ती वडिलांन कडे आली वडिलांची होती ती मुलांना मिळाली तर हेच्या मुले काय झालं लोक संख्या वाढीमुळे आणि ह्या जमिनीच्या वाटपामुळे जमिनीचे तुकडी करण झाले आणि प्रत्येक शेतकऱ्या कडे मग अह जमिनीचा तुकडा पडत पडत केंव्हा ती कमी होत होत फार थोडी थोडी जमीन एकेका कडे आज काल आले आणि त्या नंतर दुसरं एक कारण आहे ते म्हणजे कुल कायदा तिसरं कारण आहे कमाल जमीन धारणा कायदा आता हे झाले अह external केंव्हा आपल्या हातात असलेले कारण आणखी आपल्या हातात नसलेली कारण हि आहेत ते म्हणजे शेतकरी जो आहे तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो तो मेहनत करतो दिवस रात्र त्या शेती मध्ये राबतो पण बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातात नसतात जस बदलत हवामान आहे काहीवेळा कोरडा दुष्काळ पडतो काहीवेळा ओला दुष्काळ पडतो ओला दुष्काळ म्हणजे काय तर अह खूप पाऊस पडला अह पूर आला आणि केंव्हा अवेळी अतिवृष्टी झाली तर शेतातलं उभं पीक आहे ते त्या अह पिकाची नासाडी होते धान्याची नासाडी होते केंव्हा जी व्यवस्थित टंक~ जमीन वर टक्क धरून बसलेली पीक असतात ती उध्वस्त होतात. आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत, जवळपास तीन चार महिने सहा महिने वाढवलेलं पीक हे उत्पन्न काढण्याची वेळ आली आहे आणि अचानक एखाद्या दिवशी पाऊस आला अचानक आह हवामान बदल वातावरण खराब झालं अतिवृष्टी झाली केंव्हा गार पडल्या. तर त्यांच्या कडे अह storage available नसत storage ची सुविधा नसते शासनाकडून काही ठिकाणी storage आजकाल उपलब्ध करून दिली जातात ती एवढ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे गोधावून समस्या जमिनीची समस्या असल्या मुळे शेतकऱ्यांना ते पीक कडून घरी आणता येत नाही आणि मग ते वादळ वाऱ्याला ते पीक समोर जात आणि जे उत्पन्न असत ते त्यामुळे अह हता तोंडाशी आलेला घास बाहेर फेकला जातो केंव्हा हिरावून घेतला जातो असं आपण म्हणू शकतो त्यानंतर कोरडा दुष्काळ पडतो कोरडा दुष्काळात पाऊस पडत नाही. तीन वर्ष दोन वर्ष झालं त्यामुळे जमिनीतील अह भूजल पातळी असते ती खाली जाते विहिरी आटतात विहिरी कोरड्या पडतात. पाण्याचा काही source त्या शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची जमीन जी असते ती उन्हामुळे जमीन करपली जाते किंवा पीक असतात त्यांना पुरेसा पाणी पुरवठा करता येत नाही आणि त्याच्या मुळे ती पीक करपली जातात. उत्पन्न पाहिजे तस येत नाही हे सगळं कारण आहे त्या नंतर आपण म्हणू शकतो तशी द्राक्षची बागायत आणि केळीची बागायत थोडासा पपई ची असतील तर जोराचं वादळ वारा अचानक अह हवामान बदला मुळे आला तर जे उभं पीक जे असत ते अह कोलमडून पडतात झाड आणि द्राक्षाची बागायत समजा

त्यांच्या कडे transportation ची सुविधा नसते केंव्हा transportation एका ठिकाणाहून अह बाजार पेठे पर्यंत नायला त्यांना वेगळा खर्च करावा लागतो आणि तो काही वेळा शेतकऱ्यांना परवडणार सारखं नसतो अश्यावेळी कर्ज वैगेरे कडून अं ऊस असेल केंव्हा अह दोघी fresh ताजा माल असेल तर तो वेळच्या वेळी पर्यंत त्या बाजार बाजार पर्यंत पोचवण्यासाठी त्यांना अह ती माल वाहतूक करावी लागते त्या साठी जो खर्च येतो आणि storage cold storage नसल्यामुळे सुद्धा अं

दुसरं एक आहे कि हमी भाव जेंव्हा शेतकरी एखाद्या पीक घेतो तर बियाणं विकत घेण्यापासून तर त्या वर जी चार सहा महिने

त्यांची काळजी घ्यावी लागते पिकाची मशागत करावी लागते तर तो सगळा पैसा सुद्धा त्यांना शेवटी उत्पन्न निघाल्यावर अह पुरेसा भाव मिळत नाही आणि त्यांची डोक्यावरच कर्ज आहे ते फिटत नाही केंव्हा कमी होत नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पाहिजे तस भाव मिळत नाही केंव्हा त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही आणि जे ह्या मुळे शेतकऱ्यांची जी परिस्थिती ती खूप वाईट सुरु आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या आपण आजकाल होताना बघतो कि भरपूर प्रमाणात शेतकरी आत्महत्या होते आणि शेतकऱ्याना शेती व्यवसायात पाहिजे तसा नफा मिळत नाही बरेच कायदे अह शासनाकडून शेतकऱ्यानं साठी आले हमी भावाचा कायदा